हो ma'am बरोबर बोललात तुम्ही. मला ही असंच वाटतं की, education हे खूपच महत्वाचं आहे. कारण की education नसेल तर काहीच नाही समज. आज कालची पिढी तर, education वर आहे. जर आपण काय कोणी शिकलेलंच नसेल समज शिक्षणच नसेल तर अं job पण करता येत नाही. आणखीन, business पण करता येत नाही. Business पण समज शिक्षण लागतच आहे. तर आणखीन business लाही लागतं. तर education जर नसेल तर अह अं job नाही करता येणार जसं आपण काय कोणता business ही करू शकणार नाही. तर अह मला असं वाटतं की education अह खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही असं पण म्हणालत की,

आणि जर मुलगीच जर शिकली नाही, तर मला असं वाटतं की अह पुढची पिढी पण म्हणजे अह एवढी हे होणार नाही तिचं. की म्हणजे त्यांची पण शिक्षण म्हणजे येणारी जे पिढी आहे ती अं एवढी. अह म्हणजे अं काही लवकर अह education च्या बाबतीत नाही का हे करणार नाही. तर मला असं वाटतं की education हे मुलींना पण अह जसं की मुलांना खूप ठिकाणी आता अं लांब-लांब ठिकाणी शिकायला टाकते. जसं की अह खूप बाहेर बाहेरपर्यंत शिकायला टाकतात. पण मुलींना तसं नाही करत. खेड्यागावातली मुलं पण आजकाल म्हणजे अह education च्या बाबतीत समज शिक्षणासाठी बाहेर जातेत. अं degree घ्यायला किंवा

अं म्हणजे घर म्हणजे जे जेवढ्या गावामध्ये जितकं शिक्षण आहे तेवढ्याच गावात अह शिकवतात. नंतर म्हणतात पुढं काय करायचं आहे शिकून. तर मला असं वाटतं की शिक्षण हे महात्वाचंच आहे.

अं ते खूपच important आहे. आणि बाहेर पण जसं की बाहेरच्या ह्याच्यात अं शिक्षण झालं. बाहेर-बाहेर जर आपण शिक्षणा शिक्षणासाठी जर बाहेर गावी, गेलं तर अं गावात काही ठिकाणी शिक्षणाला समज बारावीपर्यंतच आहे. काही ठिकाणी दहावीपर्यंत आहे. तर काही ठिकाणी समज graduation पर्यंत आहे. पण मला असं वाटतं की graduation अं त्याच्यात तर आहेच पण Graduation नंतर पण शिक्षण खूप मोठं आहे. पण तुम्ही ते पण म्हणालात की graduation च हे limited नाही. Graduation झाल्यानंतर पण, खूप काही आहे पण अं नुसता degree लाच काहीं महत्व नाही. degree

च सगळं importance दिलं नाही पाहिजे प्रत्येक गोष्टीला. अं म्हणजे सगळ्यात गोष्टीत हे पाहिजे. तुम्हला काय वाटतं या विषयावर? हो, मला पण तेच वाटतं degree घेऊनच फक्त अं degree घेतलं आणि झालं माझं शिक्षण complete झालं. आणि त्या माणसाचे विचारच चांगले नसतील किंवा, त्याला अं पुढे काय करायचं माहीतच नसलं. किंवा त्याला जे व्यावहारिक ज्ञान आहे कसं वावरायचं? किंवा त्याला अं तो शाळा म्हणजे college तर degree तर घेतली. पण त्याला हेच माहित नाही, laptop कसा वापरायचा? Computer कसा वापरायचं? किंवा त्याचा चांगल्यासाठी वापर कसा करायचा? mobile कसा वापरायचा? तर या गोष्टींचा फायदा नाही आहे. प्रत्येकाला तर येतच असतं थोड्या-थोड्या प्रमाणात अं पण प्रत्येकाने हे घेतलं पाहिजे शिक्षण असं मला वाटतं आणि त्यासाठी, अं तुम्हाला काय वाटतं याबद्दल? हो बरोबर बोलले तुम्ही. मला ही तसंच वाटतं की शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. आणि शिक्षणच नाही की अं महत्वाचं तर सगळंच महत्वाचंआहे. education

ते पण अह खूप engineering, doctor ते पण खूप ठिकाणी चालू आहे. मला वाटतं, तेही चांगले doctor जरा doctor च शिक्षण असेल तर खूपच चांगलं आहे. कारण की, education ते आपण घेतलं तर अं doctor जर आता खूप जण MBBS चे doctor होतात. तर ते शिक्षण अं घेतलं तर अह आणखी म्हणजे अं शिक्षण अह त्यांनी जर शिकले नाही तर, येणं समज आता कोणाचं आपण emergency दुखायला लागल्यावर doctor कड जातो. तर अह doctor च जर नसले, तर मग जर कोणी education च नाही घेतलं त्या doctor च. किंवा engineer engineer तर खूप मोठे झालेत आता. Engineer अं पण मला असं वाटतं की चांगल्या doctor च्या पण शिक्षण शिक्षणाला खूप महत्व आहे. काही-काही ठिकाणी तर आणखी पण असं आहे की शिकून देत नाही. खूप ठिकाणी असं आहे.

नाहीत. तुम्ह्लाला ही तसेच वाटतं असेल की, अह खूप ठिकाणी असं आहे की खेड्यापाड्यामध्ये तर काही काही ठिकाणी असं आहे की अं बालवाडी ते सुद्धा नाही काही ठिकाणी. तर मला असं वाटतं ते गाव आहे ते सुधारायला पाहिजे. आणि शिक्षण आला महत्व द्यायला पाहिजे. शिक्षण असेल तरच समज येणारी पिढी किंवा आणखी काही. हे सगळं education वरच अह इम्पो अह म्हणजे education जर नसेल तर काहीच होऊ शकत नाही. अह त्यानंतर जसं की अं शिक्षण बारावी अह जरी आपल्याला business जरी करायचा म्हणलं तरी बारावी तरी मला असं वाटतं की झाली पाहिजे जर business करायचं म्हणल तर थोडंसं knowledge आलंच असलाच पाहिजे. जर knowledge नसेल तर आपल्याला, अं करता येणार नाही आणखी जर कोणासोबत कस बोलायचं. काय ह्याच पण education असलं पाहिजे. कोणासोबत जर अं आपल्याला खूप सारं education म्हणजे खूप आपल्याला degree ते आहे पण, जर कोणाला कस बोलायचं हेच जर कळलं नाही. समज त्याचीच जर समज माहिती नसेल. त्या education काहीच उपयोग होत नाही. मला असं वाटतं आणि त्यानंतर अं पूर्ण काही ठिकाणी तर अं Education ला बिलकुलच importance म्हणजे देत नाहीत. तर अह ते द्यायला पाहिजे मला असं वाटतं. अं तर तुम्हाला काय वाटतं ह्याबारे मध्ये? हो, मला पण तुमचं बरोबर वाटतं की, प्रत्येक गोष्टींमध्ये education important आहे आता तर. जसं की doctor, engineer खूप लोक doctor होतात. Engineer होतात. खूप लोकांनां असं वाटतं की government job लागायला पाहिजे. पण प्रत्येकाला government job तर लागत नाही. कारण की, Government job मध्ये अह खूप कमी जागा असतात आणि खूप जास्त form असतात. त्यामुळे अं खूप कमी लोकांनां आणि जेव्हापण मध्ये येतं त्यानंतर खूप कमी म्हणजे minor लोकांनां job लागतात. बाकीचे सगळे Private मध्ये engineer, doctor असेच बनतात. तर ते पण खूप महत्वाचं आहे कारण की doctor नसतील तर अह आपल्याला जे पण नवीन नवीन जसं की, जे पण निगलंय facilities त्या पण आपल्याला कळणार नाही. किंवा ते पण एक खूप महत्वाचं आणि अह अवघड decision आहे. त्यामुळे सगळीजण त्या गोष्टीकडे आता खूप जास्त प्रमाणात चालली आहेत, की doctor MBBS, BHMS करतात. अह तर ते पण खूप चांगले आहे आणि engineering पण खूप चांगली आहे. त्यामुळं पण आपल्याला बऱ्याच अह म्हणजे जे construction field आहे त्यामध्ये पण चांगलं आपण अह grow होतोय. Engineer मुळ आणि आपल्याला जसं की बऱ्याच प्रकारे असतात animation वैगरे ते जरी आपण नाही केलं तरी आता market मध्ये खूप सारे course पण आहेत coding language, animation अं जर आपण अह एखादी degree घेऊन पण आपण course केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणजे job लागू शकतो. Payment पण चांगली पडू शकते. खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे का काही अं degree जर आपली साधी असेल आणि एखादा आपण course केलंअसेल तर त्या course वर आपल्याला चांगला job लागू शकतो. आणि आपल्याला package पण चांगला असू शकतो. जसं की आता युट्युब वर पण जर आपल्याला. पैसेच कमवायचे असतील किंवा job करायचं असेल तर तो ही एक प्रकारचा job आहे. त्यावर पण आपण video edit करून किंवा upload करून टाकू शकतो आणि आपल्याला चांगल्या प्रकारे payment येऊ शकतं. कारण की ते payment आपल्याला dollar मध्ये येत. त्यामुळे आणि अं ते आपल्या indian rupees मध्ये खूप चांगलं पडतं. आणि त्यामुळे आपल्याला अं म्हणजे income पण चांगली येते. आणि जसं घरी बसल्या-बसल्या सगळ्यांना home work from home लागतं तर, अं खूप असे website पण आहेत फ्रीलान्स अं फ्रीलान्स आणि लींकडीन त्यावरून आपल्याला घरी बसल्या पण job भेटू शकतो आणि आपण चांगली income पैसे कमवू शकतो आणि work from home मुळे पण आता म्हणजे. मुलींना किंवा मुलांना पण जास्त tension येत नाही आहे. कारण की ते घरी बसून पण पैसे कमवू शकतात. आणि अं खूप जणांच्या घरच्यांना आवडत नसतं बाहेर गेलेलं. तर त्यांच्यासाठी पण सोयीचं झालेले आहे आता की घरी बसूनही पैसे कमवायचे आणि काम पण करायचं आणि अं tension पण नाही काही बाहेर जायचं म्हणजे घरच्यांना पण काही problems नसतो त्यामुळे. मला असं वाटतं की work from home मुळे पण खूप मदत झाली आहे मुलींना किंवा महिलांना. जे COVID पासून अं जे पण झालं work from home ते आता बऱ्याच companies apply करतात work from home साठी महिलांना. Pregnant महिलांना पण आता work from home करू देतात. किंवा अह जर अह बरेच coaching class जर त्यांना, जमत नसेल. ज्यांना सुट्टीवर आहे किंवा ज्यांना सुट्टी लागत असेल दहा पंधरा दिवसांची तर ते online class पण घेऊ शकतात. त्यामुळे ह्या गोष्टी खूप easy झालेल्या आहेत. यामुळं आणि अह ते सगळं एक प्रकारचं education च आहे. ज्याने पण app वगैरे बनवले किंवा ज्याने हे काढले की आपण घरी बसुन पण अह zoom meeting वरून आपण शिकवू शकतो त्याच्या गोष्टीसाठी पण त्यांना खूप मेहनत लागली. आणि अं खूप अं त्यावर काम करावं लागलं त्यांना. तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी त्यांना खूप hard work आणि education ची गरज पडली. त्यामुळे त्यांनी एवढे सगळं केलं आणि success झाले. अह तसंच जर आपण अह बघितलं तर की आता सगळीकडे आपण बघतो की coaching classes निघलेत. Classes निघलेत तर, त्याचा पण खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतोय. अं जरी पण ग्रामीण भागात त्याचं प्रमाण कमी असले तरी पण आता सगळीकडं. बऱ्याच ठिकाणी ह्याचं प्रमाण वाढलंय. मुलानं मुलींना पण बऱ्याच ठिकाणी शिकवलं जातं. आणखी पण अह म्हणजे city मध्ये पण अं खूप कमी म्हणजे city मध्ये प्रमाण तर नाहीच आहे मुलगा असो मुलगी सगळे जण आता अं प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसून येते की मुलीसुद्धा खूप चांगल्या म्हणजे चांगल्या प्रकारे करत आहे. करतात job वगैरे किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचे जे आहे importance ते सगळीकडे आहे आणखी अह education मुळे त्यानां समाजात म्हणजे वागण्याची किंवा समाजात वावरण्याची पण संधी चांगली भेटली आहे. आणखी त्यांच्यामध्ये खूप प्रमाणात घरामध्ये कमवत असल्यामुळे त्यांचा मान पण राहतोय. किंवा अह त्यांना असं खूप कमी लेखल्याने जसं जसं की, जुन्या काळामध्ये स्त्रियांना तसं खूप कमी लेखत होते. कारण की ते घरात बसून फक्त घरातली कामे करायच्या म्हणून. तर.

हो बरोबर आहे ma'am तुमचं हे मला पटलं. आता, अं education म्हणजे जर आपल्याला जर ते शिकलेले असतील तरच अं समज पुढची पिढी शिकलं. मला ही असं वाटतं की अं आता खूपच ठिकाणी काय classes ते चालू झाले आहेत. जर शिक्षक ते असल्यामुळे त्या education त्यांना जास्त education असेल तरच त्यांना समोरच्या पिढीला Education बाबतीत जर आपले sir च अं आपले समज गुरूच चांगले असतील, तर अं जे लहान जे लेकरे असत्यात किंवा मुलं मुली त्यांना जास्त knowledge भेटतं. आणि, अं मला असं वाटतं की, त्यांची जास्त अं त्यांच्यात जास्त भर पडते. आणि आणखीन त्यांना माहिती होती जसं की त्यांच कमी age मध्ये त्यांना जास्त माहिती भेटते. कारण की त्यांच्या गुरूकडून त्यांना माहिती भेटते. तर ते सारखं म्हणजे अं एकदम चांगलं अं नुसतं education देत असतात कारण की त्यांना खूप दिवसाचा अनुभव असतो. अं Coaching class आता तर खूप सारे coaching classes झाले. मला ही असच वाटतं की, coaching class मूळ अं ते ही खूप फायदे कारण की आता खूप ठिकाणी खेड्यापाड्यामध्ये पण अं education साठी म्हणजे अं खूप ठिकाणी नाही का? coaching classes आहे किंवा छोट्या मोठ्या अं school आहेत जसं की english school लहान लेकरांसाठी जरी त्या अह ह्याच्या नसल्या government च्या नसल्या तरी पण त्या ह्याच्या अह जरी असल्या, समज खाजगी जरी असल्या तरी पण मला असं वाटत की त्याही चांगल्या आहेत. कारण की लहान लेकरांसाठी अह education हे खूप चांगलं आहे. कारण की जेवढ कमी age मध्ये त्यांना education ची माहिती म्हणजे शिक्षणाची माहिती भेटल. तर अह समज लहानपणी जास्त अं डोकं चालत असतं. मला असं वाटतं तर अं त्यामुळे education हे खूपच गरजेचं आहे. तर, अं ठीक आहे ma'am आपण उद्या बोलू या विषयावर.

त्या अवघियाच्या तारुण्यात त्याने रंगमंचावरील नाटकांमध्ये अभिनय केला आणि Bollywood कलाकारांच्या त्याच्या अनुकरणासाठी प्रशंसा मिळवली. त्यापैकी दिलीप कुमार अमिताभ बच्चन आणि मुमताज हे त्यांचे आवडते होते त्याच्या बालपणीच्या मैत्रिणी आणि अभिनय जोडीदारांपैकी एक होती अमृता सिंग जी Bollywood अभिनेत्री बनली दिल्लीच्या theater action through CAJ मध्ये घालवला जिथे त्यांनी creator दिग्दर्शक berry john यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनयाचा अभ्यास केला

अभिनय कालकेंद्र करण्यासाठी ते सोडले. bollywood मधील कालकेद्रीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी दिल्लीतील national school of drama मधेही शिक्षण घेतले. एकोणविशे ऐक्यांशी मध्ये त्याच्या वडिलांचा कर्करोगाने मृत्यू झाला आणि त्याची आई एकोणविशे एक्क्यांनव मध्ये मधुमेहाचा गुंतागुंतीमुळे मरण पावली. त्याच्या पालकांच्या मृत्यूनंतर त्याची मोठी बहीण शौनाज लालूक जन्म एकोणविशे साठ उदासीन अवस्थेत पडली आणि खान ने तिची काळजी घेण्याची जबाबदारी घेतली. शौनाज तिचा भाऊ आणि कुटुंबासोबत त्यांच्या मुंबईच्या हवेलीत राहतो. जरी खान ला शारुख खान नाव दिले गेले असले तरी तो त्यांचे नाव शारुख खान असे लिहिण्यास प्राधान्य देतो. आणि सामान्यतः SRK या नावाने त्याचा उल्लेख केला जातो.

त्यांना एक मुलगा आर्यन जन्म एकोणविशे सत्त्याण्णव आणि एक मुलगी सुहाना जन्म दोन हजार आहे. दोन हजार तेरा मध्ये ते तिसऱ्या मुलाचे पालक बनले. अब्राहम नावाचा मुलगा ज्याचा जन्म सरोगेट आईच्या माध्यमातून झाला. त्याच्या दोन्ही मोठ्या मुलांनी मनोरंजन उद्योगास येण्यास स्वारस्य दाखवले आहे. खान यांनी मध्ये आहे मग कॅलिफोर्निया तील new SP

of सिनेम्यातील आर्टस् मध्ये चित्रपट निर्मितीतील शिक्षण घेतलेल्या आर्यन ला लेखक दिग्दर्शक बनण्याची आकांक्षा आहे तर खानचा zero दोन हजार अठरा चित्रपटासाठी साहायक दिग्दर्शक म्हणून काम करणारी सुहाना आहे.

च शिक्षणासाठी NYU च्या एक school of arts मध्ये नाटक आणि अभिनयाचा अभ्यास करणे सुहानाने नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस मध्ये the great part of blue नावाच्या short film मध्ये तिच्या अभिनयाची सुरुवात केली त्यांची मुले दोन्ही धर्म पाळतात. त्यांच्या घरी हिंदू देवतांच्या मूर्तीशेजारी पुराण आहे

एकोणविशे आठयान्नव ते एकोणविशे ब्यांनव अट्ठ्याऐन्शी ते एकोणविशे ब्यांनाव television आणि चित्रपट पदार्पण

निर्मितीला उशीर झाल्यामुळे राजकुमार कपूर दिग्दर्शित एकोणविशे एकोण नव्वद मधील फौजी मालिका त्याऐवजी television वर पदार्पण झाली.

खान ने उम्मीद एकोणविशे एकोणनव्वद आणि वागळे कि दुनिया एकोणविशे अठ्यांशी ते नव्वद आणि English भाषेतील television चित्रपट in vis any given it the ones या मालिका अठरा एकोणविशे एकोणनव्वद या मालिकेमध्येही किरकोळ भूमिका केल्या. या मालिकांमध्ये त्याच्या दिसण्यामुळे परीक्षकांनी त्याच्या रूप आणि अभिनय शैलेची तुलना चित्रपट अभिनेता दिलीप कुमार यांच्याशी केली परंतु खान ला त्यावेळी चित्रपट अभिनयात रस नव्हता कारण तो पुरेसा चांगला नाही. खानने एप्रिल एकोणविशे एक्क्यांनव मध्ये चित्रपटांमध्ये अभिनव करण्याचा निर्णय बदलला. तो त्याच्या आईच्या मृत्यूच्या दुःखापासून वाचण्याचा एक मार्ग आहे. bollywood मध्ये पूर्ण वेळेस carrier करण्यासाठी तो दिल्लीहून मुंबईला गेला आणि त्वरित चार चित्रपटांसाठी sign केले गेले. त्याची पहिली offer हेमामालिनी यांच्या दिग्दर्शनातील पदार्पण पुढील भाषण आहे साठी होती आणि जून पर्यंत त्याने त्याचे पहिले shoot सुरू केले होते. जून एकोणविशे ब्यान्नव मध्ये प्रदर्शित झालेल्या दिवाना या चित्रपटातून त्याचा पहिला चित्रपट होता. त्यात त्याने दिव्या भारती सोबत ऋषी कपूर नंतर दुसरं पुरुष lead म्हणून काम केले. दिवाना मग अविश्वासिक ठरला आणि त्याने खानच्या bollywood कारकीर्दीची सुरुवात केली. त्याने त्याच्या कामगिरीसाठी पुरुष पदार्पण पुरस्कार मिळवला एकोणविशे ब्यान्नव मध्ये प्रदर्शित झालेले खानचे पुरुष lead चमत्कार

त्याच्या सुरवातीच्या चित्रपटातील भूमिकांमध्ये त्याला ऊर्जा

उत्साह दाखवणारी पाखरे साकारताना दिसली daily news and ano analysis च्या अर्णव रे च्या म्हणण्यानुसार खान ने अभिनयाचा एक नवीन प्रकार आणला कारण तो बर्फाच्या slab वर पायऱ्या उतरत होता. cartwilling थोबाडीत ओठ थरथर कापत होते. डोळे थरथर कापत होते. screen आणत होती शारीरिक ऊर्जा एक क्षणात प्रखर वेडसर आणि पुढचा क्षण लहान मुलांसारखा एकोणविशे त्र्यानव ते एकोणविशे चौऱ्यांनव ninety

peaker lanky hero बाजीगरमधील त्याच्या kembridge campaign through modern Indian culture मध्ये सोनल खुल्लर ने या पत्राला the cojiment aunty hero म्हटले आहे बाजीगरमधील त्याच्या अभिनयाची जी अभिनेत्री काजल सोबत च्या अनेक भूमिकांपैकी त्याची पहिलीच भूमिका असेल खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला filmfare पुरस्कार मिळाला. दोन हजार तीन मध्ये हिंदी सिनेमाच्या विश्वकोशात असते म्हटले आहे कि खान ने या दोन्ही चित्रपटांमध्ये परंपरागत नायकाच्या प्रतिमेचा आव्हान केला. आणि सुधारक नायकाची स्वतःची आवृत्ती तयार केली. धार्मिक चित्रपट निर्माते यश चौपरा आणि त्यांची कंपनी यशराज film यांच्यासोबत खानच्या अनेक सहकार्यांपैकी पहिले चिन्हांकित केले. खानचे camry आणि I love you हि किरण या वाक्याचा वापर प्रेक्षकांमध्ये

प्रिय होता the Indian express च्या मालिनी मन्नत यांनी असा दुभाटीवात केला कि तो अभिनय सन्मानासह आणखीन एक नकारात्मक भूमिकेत निघून गेला.

सर्वांसाठी परिश्रावण यांच्याकडून पराभूत झाले. तसेच एकोणविशे त्र्यांनव मध्ये खान ने माया मेमसाहब मध्ये दीपा साई सोबत एक लग्नदृश्य सादर केले होते जरी त्यातील काही भाग central board of certification ने sensor केले होते आगामी वादामुळे त्याला भविष्यातील भूमिकांमध्ये असे दृश्य टाळण्यास

एकोणविशे चौऱ्यांनाव मध्ये खान ने कुंदन शहाच्या comedy drama चित्रपट कभी हा कभी ना मध्ये दीपक तिजोरी आणि सुचित्रा कृष्णमूर्ती यांच्या विरुद्ध प्रेमप्रहार काराची भूमिका केली होती. जी त्यांनी नंतर त्यांची आवडती भूमिका असल्याचे सांगितले. त्याच्या कामकीर्दीमुळे त्याला सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी film fair समीक्षा पुरस्कार मिळाला आणि दोन हजार चार च्या पूर्वलक्षी पुनरावलोकनात dot com च्या सुकन्या वर्माने त्याला

भारतीय सण आज आपण बघणार आहोत की अह भारतीय सण आपल्या अह भारत देशामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात जसा जसा महिना बदलतो तशे तशे आपल्या अह देशामध्ये वेग वेगळे सण येत असतात काही आपल्या अह ऋतूनुसार असतात काही आपल्या मराठी महिन्यानुसार असतात तर

आणि आपला तेव्हा पहिला सण असतो तो म्हणजे मकर संक्रांति, मकर संक्रांति हा आपण साजरा करतो कारण की तेव्हा अह दिवस हा तीळ तीळने वाढत जातो आपल्याला माहिती की अह सूर्य हा उत्तरे कडून निघायला लागतो म्हणजे आपण त्याला म्हणतो की उत्तरायण सुरु झालंय तर मग मकर संक्रांतीच्या वेळीस आपण अह एकमेकांना

म्हणजे आपले अह आपण आपल्या मधले आपुलकी जेव्हा वाढत असती जेव्हा आपण सण साजरे करतो अह मकर संक्रांति हा आपण महाराष्ट्रामध्ये साजरा करतो. म मकर संक्रांति म्हणून

अह नवीन आणि तांदळाचं पीठ असतं ते काढलं जातं आणि त्या तांदळा बरोबर ते खीर वगैरे बनवून दूध ते दूध पण साजरा करत असतो आणि आता महाराष्ट्रामध्ये असं म्हणतो आपण की अह आपला जो अह दिवस आहे तो रोज तीळा एवढा वाढत असतो म्हणून आपण तीळ गूळ देऊन एक मेकांची अह अह तोंड गोड करून आपण हा सण साजरा करतो आणि मकर संक्रांतीला सगळ्यांना शुभेच्छा देतो तीळ गूळ घ्या गोड गोड बोला तसेच त्याच्या नंतर येतो होळी आपल्या सगळ्यांना माहिती की होळी हा आपला म्हणजे सगळ्यांचा खूप एवढीचा सण आहे तसेच सगळेच सण आपल्याला खूप आवडतात तर होळी होळी इतकं विशेष अह विशेषतः ही की आपण होळीमध्ये वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींची गोष्टींचा विजय म्हणजे आपण होळी साजरा करतो तर होळीमध्ये काय की आपल्याला माहिती आहे त्याची एक गोष्ट होती अह हिरण्यकशिपू नावाचा राजा होता त्याला वरदान होते देवा कडून आणि तर तो त्याचा त्याला स्वतःवर खूप घमंड होता की आपण सर्वात श्रेष्ठ आहे या जगामध्ये त्याचा मुलगा होता भक्त प्रल्हाद तर भक्त प्रल्हाद हा विष्णूचा खूप मोठा भक्त होता आणि तो त्यांच्या वडिलांना नाही मानायचा तर विष्णू भगवानांना मानायचा तो रोज विष्णू देवाचा जप करत असायचा पण जेव्हा हिरण्यकशिपू याने बघितलं की भक्त प्रल्हाद हे अह त्याला म्हणजे आपल्याला सोडून कोणाची तरी दुसऱ्याची पूजा करतोय तेव्हा त्याला खूप राग आला मग त्याने विचार केला की आपण भक्त फ्तल्हादला सोडायचं नाही मग त्यांनी त्याच्या बहिणीला बोलवलं होलिका जिला की वरदान होतं अग्नी हाय तिला काही ही होणार नाही

तर मग अह झालं काय की विष्णू देवांचे ते खूप मोठे भक्त होते तर विष्णू देवाने त्यांची रक्षा केली आणि जेव्हा ती आग लाव लावण्यात आली तेव्हा होलिका स्वतः जळून गेली आणि तिथे एक चुकीचं नाम करून गेली तो आपण त्या दिवशी होळी होळीचं दहन करतो अह म्हणजेच आपल्या आपल्या मधले जे वाईट गुण आहे जे काही वाईट चक्की आहे आपण त्यांचं अह ते नष्ट करतो आणि आपला जे आनंद आहे तो एक म्हणूनच साजरा करायला लागतो होळीच्या दुसऱ्या दिवशी येतो धुलिवंदन धुलीवंदनाच्या दिवशी आपण आपल्याकडे जे काही अह वेगळे वेगळे color चे रंग आहे ते एकमेकांना लावतो त्यांच्या सोबत मजा मस्ती करून आपण आनंदाने हा होळी आणि धूलिवंदन सण साजरा करत असतो त्याच्या नंतर येतो अह गणेशोत्सव गणेशोत्सव मध्ये आपल्याला माहिती आहे आपण सगळीकडे गणपती बसवतो अह दहा, अकरा दिवस आपण गणपती बसवतो जे निरनिराळे खेळ खेळत असतो आणि अह यामध्ये कसं की आपण सण साजरे करून एकमेकांना अह घट्ट बांधण्यात किंवा मग एकमेकांशी जशी ओळख होते आपल्याला सण वगैरे साजरा करून आपल्या भारत देशामध्ये खूप आपला हा भारत देश विविधतेने गेलेला आहे त्यांना त्याच्या मध्ये खूप काही गोष्टी आहेत आपल्याला जे संस्कृती आहे त्याच्या मध्ये खूप साऱ्या गोष्टी ते आपल्याला शिकवत असतात त्याच्या नंतर रक्षा बंधन आहे रक्षाबंधनाला भाऊ ही अह भावाची अह बहीण ही भावाची पूजा करत असते ती आणि त्याच्या कडून दक्ष रक्ष रक्षेचं वचन मागत असते जसं की अह माहिती आपल्याला द्रौपदीने अह कृष्णाला आपला भाऊ मानला होता आणि कृष्णाने जेव्हा ते तिला गरज होती जेव्हा पण तिला रक्षाची गरज होती तेव्हा त्यानी रक्षा केली तसंच अह हा सण आपल्याकडे साजरा केला जातो ज्याच्या मध्ये भाऊ बहिणीचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे दर्शिवलं जातं हा सण त्याच्या साठी साजरा केला जातो भाऊ बहिणींमधले जे काही प्रेम आहे ते वाढवण्यासाठी अह हा सण साजरा करतो नवरात्र, नवरात्र मुळे आपण नऊ अह नऊ दिवस नवरात्र देवीची पूजा करत असतो देवी अह नऊ रूपांमध्ये असुराचा वध युधिष्ठराने असुराचा वध केला होता नवरात्रेला जसं दाखवलं जातं स्त्री स्त्री आपली स्त्री नारी ही किती शक्ती अह आहे म्हणजे की जरी वरून निघत असेल कोमल वैगेरे पण ती तिच्याकडे खूप सारी शक्ती आहे ती फक्त आपल्याला दाखवत राहतात की तुम्ही हे करू शकता नवरात्री मध्ये आपण अह स्त्री शक्ती प्रदर्शन करत असतो गरबा, दांडिया खेळून आपण हा सण साजरा करत असतो त्याच्या नंतर येते दिवाळी दिवाळी तर हा सगळ्यांचाच आवडीचा सण असतो आणि सगळे खूप धमाल करत असतात दिवाळी मध्ये कोणी मामाच्या घरी जातं कोणी काकाच्या घरी, कोणी आत्याच्या घरी मग दुसऱ्यांना आपल्या घरी बोलव बोलवलं जातं त्याच्या मध्ये मग खूप जास्त अह फराळ वगैरे बनवून आपण खात असतो

दिवाळी मध्ये आपण नवनवीन कपडे घेतो आपल्या अह भारत देशामध्ये तर दिवाळी म्हणजे तर खूप मोठा सण आहे आपण तेव्हा नवनवीन कपडे घेतो गर्ल पूर्ण पणे स्वच्छ केलं जातं घराला पूर्णपणे साफ केलं जातं नवीन color रंग वगैरे केले जातात lighting वैगेरे लावतो आपण म्हणजे आपल्या घराला एकदम नवीन अह एक रूप देतो आपण तसच लक्ष्मी पूजनाला आपण म्हणतो की या दिवशी लक्ष्मी आपल्या घरात ये असते मग आपण लक्ष्मीचं पूजन वगैरे करतो

देव रामाने अह रावणाचा वध केला होता त्या निमित्ताने आपण दसरा हा सण साजरा करतो त्याच्या पासून आपलं की वाईट गोष्टींवर एका चांगल्या गोष्टींचा अह विजय होत असतो तो आपण नेहमी चांगलं कर्म केले पाहिजे सतत एक म्हणजे दुसऱ्यांशी चांगलं वागलं पाहिजे तर हे जे आहे की आपली जी सण संस्कृती आहे ह्या आपल्याला फक्त जेव्हा शिकवतात की आपण एकमेकांशी मिळून मिसळून हसत खेळत राहिलं पाहिजे आणि आपल्याकडे अह जो आनंद आहे तो आपण दुसर्यांसोबत वाटून आपला जो आनंद आहे तो अह पटीने वाढवावा आणि आपल्या अह मध्ये चांगले गुण आपण निर्माण करून घ्यावे आणि आपल्या कडचे जे वाईट गुण आहे ते सगळे आपण नष्ट करायला पाहिजे हेच आपण अह ह्याच सणांकडून शिकतो आपली भारतीय संस्कृती खूप चांगली आहे आपण त्याच्या कडून खूप काही जुनं शिकून घेऊ शकतो तर आपण तसंच अह हे सगळ्या गोष्टींमधून समजून घ्यायचे की आपण एकमेकांशी सतत आनंदात मिळून मिसळून आणि एकमेकांना घट्ट धरून राहायला पाहिजे हम कॉलेज कॉलेज हा विषय नवीन आहे! आपण कॉलेजमध्ये असताना अ खूप मजा करत, खूप मस्ती करतो, मित्रांशी खेळतो बागडतो चित्रपट बघायला जातो. किंवा फिरायला जातो बागेत जातो खूप सारे lecture आपण bunk करत असतो! तर lecturebunk करण्यामध्ये आणि त्यासोबत अभ्यास पण करत असतो. या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला खूप, खूप आनंद येत मिळतो आपल्याला खूप मज्जा येते. आणि कॉलेज मध्ये नेमकं काय? मला असं वाटतं कॉलेजमध्ये अ महाविद्यालयात ते आहेत. ते अगदी कॉलेजमध्ये आपण जातो म्हणजे प्रवेश करत असतो! तर तिथे आपल्याला खूप अ जे स्वतंत्र आपल्याला आधीच्या शिक्षणामध्ये मिळत नाही. तर ते स्वातंत्र्य कॉलेजच्या शिक्षणात मिळत असतं.